हे एक किराणा स्टोर आहे तिथे--

हम्म जंगलातील झाडांना लाल आणि पांढरा कलर --

समोर दिसत असलेल्या प्रतिमेमध्ये मयूर सलून दिसत आहे.

बस स्टॉप वरील फोटो दाखविला आहे ज्यात --

पिक्चर मध्ये दोन मंदिर दिलेली आहे.

त्यांनी पूजा करत आहे आणि खाली मूल बसून --

आणि तो मॉडेल म्हणून सुरू ठेवला --

सामोर दिसत असलेल्या प्रतिमेमद्धे--